किचना वर ॲडव्हटाईज लावलेल्या दिसता आहेत तिथे भिंतीला खेटून एका बाकड्यावर एक आजी --

त्या शेजारी च सोनू बांगर फोटोग्राफी आहे दवाखान्या शेजारीच एक मेडिकल दिसते आहे.

जसं की येथे दिसते आहे हे दृश्य एका वेल्डिंग च्या दुकानातील दृश्य आहे.

फॉसेटी इथे दिसते आहे हे एका कार्यक्रमामध्ये नाचताना चे दृश्य आहे.